किंवा विजय दिवस ठरले आहे

ह आणि मराठी महिने म्हणजे चैत्र तयाचात म्हणजे सण येतात गुडी पाडवा रामनवमी हनुमानजयंती चैतन नगर हे पण खूप सारा हा जेष्ठ महिण्यात वट पौर्णिमा राहते आणि श्रावण महिन्यात

हा आणि श्रावण महिन्यात त्यादिवशी नाग पंचमी अं गोकुळ गोकुळ अष्ट्मी अजून पोवाडा हा अजून भाद्रपदात

हा अजून कार्तिक म्हणजे भाऊबीज आपला कार्तिकी एकादशी तुळशी विवाह बोथ सारे म्हणजे सण

हा FESTIVAL BOTH सारे आहेत ना नवीन कपडे पण घेयला लागतील तुझ्या आशेवर

प्रजासत्ताक दीना निमित्त संपूर्ण देशात आनंद साजरा पण करण्यात येतो हा आणि आपला या मध्ये प्रामुख्याने रामनवमी कोजागिरी पौर्णिमा दीपावली लक्षमी पूजन अं भाऊबीज कृष्ण जन्माष्टमी हनुमानजयंती परशुराम जयंती दसरा विजयदशमी या

हा आणि हिंदू सणांचे प्रामुख्याने गुडी पाडवा रामनवमी हनुमानजयंती परशुराम जयंती आषाढी एकादशी नागपंचमी नारळी पौर्णिमा कृष्ण कृष्णजन्माष्टमी

अजून त्या मध्ये काय होळी मध्ये जो पताका लावून देते ते पण नाहीत हा अजून त्याच बरोबर गणेशचतुर्थी रक्षाबंधन घटस्थापना दसरा विजय दशमी कोजागिरीपोर्णीमा दीपावली लक्षमीपूजन अं अजून भाऊबीज कार्तिकीएकादशी

त्यादिवशी खूप चांगले हवं मझ्या पण येते हा आणि त्याचात म्हणजे दिवाळीत नवीन कपडे घेतो हा ते म्हणजे दिवाळीत फटाके फोडतो लक्षमीची पूजा करतो हा तुझा कोणत्या आवडीचे सण येतात

हा

हा आणि अजून ते रक्षा बंधन

अभ्यास करणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे आणि एक वेळा त्याला या अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. कारण अभ्यासा तील आनंद करा.

करा विशी वाट तात मात्र ओळ तर अनुकूल प्रतिकूल निसर्गा शी जुळवून घेणार आहे. त्यातही प्रगती साधणारे माणसा चे आहे अनेक वेळा माणसे ही धर्माच्या नावाखाली मांडत असतात माझा धर्म तुझ्या धर्माच्या तर मग त्याचे श्रेष्ठ आहे म्हणून एकमेकांची त्याच्या जीवावर उठतात. पण खरं पाहता सर्व धर्माची मुळे सामान आणि सांगतात कीं तया असेल सर्व श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्या वर दया करण्यासाठी आपल्या जवळ फार मोठे मन हवे ते मन असते म्हणूनच बदलण्याची भाषा सुरु होते आणि मग म्हणून संपणार असा संघर्ष सुरु होतो. दयेच्या भावनेतूनच एका परदेशी श्री ने भारतात काम सुरू केले आणि ती मदर टेरेसा झाली. या नियमांचा. त्रास देणाऱ्या लोकांना ही त्यांनी दया दाखवली. माफ केले कारण दया हे भांडवल संतां असे मानत होते. ते काम आणि पक्षा ला,

बाहेर कुठे जाय चं की आपल्याकडे नीटनेटके पण असावा, म्हणून प्रत्येक जण धडपडत असतो कपडे नेटकेच असावए पण त्या नेटकेपणाचा अतिरेक करू नये.

सांगतात कीं वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा तुमचा रोज चा पोशाख लोकांच्या मनावर काही काळ छाप पाडू शकेल पण तुमच्या अंगी का काही कार्यकुशल नसेल तर तुमचे रुबाबदार कपडे कवडी मोलाची ठरतात. याउलट तुमच्याकडे विविध कला असल्या तर तुमच्या अंगावर च्या फाटक्या

रस्त्यावर साई बाब म्हणजे सुंदर चित्र काढणारा फाटक्या कपड्यात असता तरी लोक त्याकडे पाहात नाहीत. त्याच्या चित्रांची व्हावा करून त्याला बक्षीस दिले जातात. उघड्या अंगा आणि खेळ करणार? डोंबार् याचा खेळ पाहिला ही गर्दी होते का? तर त्याच्या अंगी असलेल्या नाना आपणास मोह होता.

हा अनुभव आल्या ने आज शेतकर् याला जास्तीत जास्त चांगले बी देण्यात येते. संकरित बी बियाणे वापरून जास्तीत जास्त चांगले घेण्या ची बस आहे. जनावरांच्या यांच्या बाबतीतही हाच न्याय आहे. सांगली गुरे हवी असतील तर त्यांचा मी पण चांगल्या जाती च्या काही म्हशीपासून केली जाते. आजकाल घरात उत्तम जाती ची कुत्री पाळली जातात तेव्हा त्यांच्या वंश वॅल पाळली जाते.

पेरिलें तें उगवतें बोलण्या सारखे उत्तर येते. तिथे तो बरी होते किंवा जो तो वर्तन कर युगात या मावळ त्या सूर्या ला उद्देशून कविता म्हणतात. जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळ त्या कारण. यायचं आहे तिथे तर जम तील भुते तुमच्या जवळ जोपर्यंत काही असते तोपर्यंत लोक तुमच्या भोवती जमतात. तुम्हाला मान देतात म्हणून म्हणतात दाम करी काम ती करीता जगा चा हा न्याय आहे. श्रीमंतांच्या भोवती गोंडा घोळ णारी माणसे जमतात आणि खुशमस्करी आपल्या काय फायद्या साठी आता माणसां भोवती गर्दी करतात. आजकाल करणार् या माणसां नाही सर्व जण असतात. मात्र जेव्हा ते सत्तेवरून बाजूला होता तेव्हा त्यांना

hi maam hi mam सकाळी उठून फिरायला पण जात नाही ते म्हणजे unhealthy च life जगतायेत अं त्यामुळे त्यांना जास्त हम्म म्हणजे रोग वैगरे चा पण सामना करावा लागतो जस कि काय काय लोकांचं सतत दुखत राहत किंवा त्यांना बऱ्याच अं अं लागतात heart च्या वैगरे तर अं त्याच मला असा वाटतं कि main reason ये कि आपण लवकर उठत नाही किंवा healthy life जगत नाही आणि त्यामुळे त्यांना या गोष्टीन अं ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करतो त्यामुळे त्यांना जास्त या गोष्टीना ना सामोरे जावं लागत जसा कि आपण बघत असन कि city लोक पण खूप जास्त unhealthy life जगतायेत पण ते अं बऱ्याच तरी आपल्या life कड किंवा आपल्या body कड ते gym जातात किंवा gym करतात पण तसच त्यांना खूप protein vitamin असा food पण भेटत नाय जस कि आपण बघतो आता सगळ्या गोष्टी मध्ये haybrid

तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक तरी पण अं लोक पैस्यांसाठी थोड्या पैश्यांसाठी खूप लोकांचा जीव धोक्यात घालतात अं आणि म्हणजे घेणाऱ्याला पण माहित नसत कि या गोष्टी मध्ये काय ये कसा ये त्यामुळे त्यांचा पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत तर आपण अं मला असा वाटतं कि healthy life जगण्यासाठी जे पण आपल्या कडून possible ये ते केल पाहिजे जस कि छोट्या छोट्या गोष्टी आपण मधून हे केलं पाहिजे जस कि योगा करणं किंवा healthy खाणं बाहेरचं जास्त खायला नाही पाहिजे कारण कि या सगळ्यांना बाहेरचं खायला जास्त आवडत pizza burger अं sandwich वगैरे noddles हे सगळं unhealthy असत पण लोकांना या गोष्टी खूप जास्त आवडतात कारण कि एकदम tasty food असत आणि अं अह म्हणजे आपण फक्त taste कड बघतो पण आपलं

किंवा ते घरातलं जेवण खात नाही तर आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं या बद्दल हो बरोबर ये ma'am मला ही तसच वाटतं कि आपण अं सकाळी उठून आपली health आपली ची काळजी घ्यायला पाहिजे कारण कि आपण आपली health ची काळजी आपणच घ्यायला पाहिजे असं तर आहेच कारण कि अं खूप जण काय करतात खूप उशिरा उठतात तर अह ही पण सवय चांगली नाही तर रोज सकाळी लवकर उठून अह आपण फिरायला जाण हे खूप चांगला आहे जस की फिरल्यानी अह किंवा सकाळी उठून व्यायाम करन हे पण खूप महत्वाचं आहे कारण की आपलं शरीर त्या वेळेसच आपलं चांगला राहत जस कि आता खूप जण अह सूर्यनमस्कार करतात किंवा दोरीवरच्या उड्या खेळतात तर हे अं आपण या अं routine मध्ये ठेवायला पाहिजे कारण कि सगळ्यात महत्व हे व्यायाम ला आहे कारण की आता खूप जण अं बाहेरच काम असत किंवा office मध्ये जाऊन अह एका ठिकाणी बसणं हे पण चांगला नाही तर आह आपण त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून जर आपण सूर्यनमस्कार करणं किंवा व्यायाम करणं अह किंवा असा फिरायला जाण हे खूप महत्वाचं ये सकाळी फिरायला गेलेलं अह प्रदूषण नसल्यामुळे आणखी आपल्या health ला अह health आपली चांगली राहते सकासकाळी प्रदूषण हे नसतच त्यामुळं आणि सकाळची हवा पण खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी तर आपण फिरणं हे तर खूप महत्वाचं आहेच आणखीण एवढंच नाही तर

अं बाहेरचच खात असतात जस कि pizza burger तर मला असा वाटतं की ते आपण खायला नाय जास्त जास्त प्रमाणात आपण त्याचा खायला नाय पाहिजे कारण की ते जास्त प्रमाणात आपण खाल्लं की आपले शरीर हे हम्म अं म्हणजे अं त्याचा आपल्या शरीरावर effect जास्त प्रमाणात अं जर खाल्लं तर direct च doctor काय सांगतात की आता तुम्ही अं बाहेरचं खाण बंद करा तर मला असा वाटतं की बाहेरचं खायला

हो बरोबर ये बाहेरचं खाणं आपण टाळलंच पाहिजे मी आधीच म्हणलं की आपण जास्त बाहेरचं नाय खाल्ला पाहिजे अह त्या गोष्टीमुळे आपली जाडी पण वाढते आणि त्याचा मध्ये testing food अह testing powder चा वापर असतो जे की आपल्या liver ला पण damage करतो आणि आपलं digestive system पण म्हणजे जे पण आपण खातो ते digest होत नाही आणि बरेच अशे छोटे छोटे problem अह कधी मोठे बनतात ते आपल्याला काळात नाही कारण कि आपण अं जास्त लक्ष देत नाही याकडं आपण म्हणतो की आज खाल्याने काय होणारे उद्या खाल्याने काय होणारे पण ते हळूहळू जास्त होत जात त्यामूळ आपली health वर त्याचा चांगला वाईट पडतो जस की खूप जण सांगतात कोणत्या पण गोष्टीचा वापर जर आपण अति केला तर ते चांगल नसत कारण की ते अह अति केल तर ते त्यातून आपल्याला खूप जास्त नुकसान होत जस की अह कोणतं पण अह आपण food खाल्लं किंवा काय पण आपण जास्त प्रमाणात केलं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात जस कि व्यायाम पण आता एखादा माणूस रात्रंदिवस ओझेच उचलत व्यायाम करत असणं dumbbells उचलत असणं gym मध्ये जाऊन तर ते पण चांगल नाय त्याच्यासाठी कारण की त्याच्यामुळे त्याचा heart वर problem येऊ शकतो किंवा त्याला heart attack येण्याची पण भीती असते आणि heart attack हम्म अं आल्यावर म्हणजे अह अह आता तर आपण बघतोच की जे पण जास्त लोक अह heart attack अह gym मध्ये जाण्यामुळेच त्यांना heart attack येतो आणि अह त्यांच म्हणजे heart त्यामुळेच fail कि खूप लोक हे जास्त मोठ्या मोठ्या प्रमाणात जड जड dumbbells उचलतात त्यामुळं त्यांना म्हणजे त्रास होतो त्यांच्या body ला अं आणि अह ते protein powder पण पितात आपण ऐकलेलं असणं बरेच लोक हे gym मध्ये जाऊन protin करण्यासाठी मोठे मोठे protein bottle घेतात आणि पितात खूप महागड्या कोणी कोणी अह injection पण घेत आपले apps वैगरे बनवण्यासाठी तर ते पण चांगलं नसत कारण की जर आपण पिलं तर अह त्यातून पण आपल्याला digestive system ला problem होऊ शकतो आणि त्यातून त्यामुळे पण आपण अह म्हणजे अह आजारी पडू शकतो आपल्या body ला आणि heart ला पण problem होऊ शकतो त्यामुळे कोणती पण गोष्ट ही limit मध्ये केली पाहिजे पाहिजे कोणती पण अह health साठी खाण्या unhealthy खान किंवा gym होय आपण सगळं limit मध्ये केलं पाहिजे आपण आपल्या body ला अह suit करल तेवढेच केलं पाहिजे जर एखाद्या माणसाच्या body ची strength वेगळी असते आणि आपल्या आपली body ची strength वेगळी असते त्यामुळे कोणाचं बघून हे केला पाहिजे आपल्या body ला जेवढं सहन होईन तेवढंच केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हो बरोबर ये mam मला ही तसंच वाटतं की आपण आपल्या अह तब्यतेची काजी घ्यायला पाहिजे आणि अं जस की आता सकाळी लवकर उठून दूध पिणं अह आणखीन जेवण मध्ये पण आपण चांगला आहार घेणं ते पण खूप महत्वाचं आहे जस की जेवणामध्ये पण आपण अं जस कि पोळी भाजी वरण भात आणि हे आपण रोजच्या याच्यात घ्यायला पाहिजे आणि भाकर किंवा वरण भात किंवा

जस की पोळी भाजी हे रात्रीच्या वेळेस अं पचायला जड जात तर आपण अह रात्रीच्या वेळेस आपण हलक अन्न खायला पाहिजे आणखीन एवढंच नाय तर आपण अं रोज अह अह एक फळं तरी खायला पाहिजे असं म्हणतात आणखीन dry fruits पण सकाळी रोज खायला पाहिजे आता खूप जणं dry fruits चा पण वापर हे हम्म रात्री भिजवून सकाळी खातात आणि खूप जण दुधात पण भिजवून

अं खायला पाहिजे जस की भिजून खाल्लेले तर खूप फायदेत असं म्हणतात तर अं तर आपण तसे खायला पाहिजेत तेच नाही तर दुधाचं किंवा जेवण पण चांगलं करायला पाहिजे खूप जण आता नाश्ट्या मध्ये पण अं मोड आलेले कडधान्य खातात तर ते पण खूप चांगले असतात जस की अं नाश्ट्या मध्ये अह आता खूप ठिकाणी असं करतात की अह सर्व जे कडधान्य असतात ते मिसळून त्याची अह ऊसळ करून खातात तर ते पण खूप चांगलं ये आणखीन अशे भरपूर आहेत की आपण health ची काळजी आपण आपल्या घ्यायला पाहिजे अं जस की तुम्ही व्यायाम चा पण म्हणालात तर व्यायाम मध्ये पण अह व्यायाम पण हा पण limit मध्ये करायला पाहिजे कारण की अति व्यायाम पण हा आपल्या शरीरासाठी चांगला नाही आणखीन खूप जण आता काय करतात की protein powder ते आपल्याला बाहेरून विकत असलेले ते देतात

आणून देतात तर आपण ती protein powder न घेता अह समज आपण ज्या गोष्टी मध्ये protein आहे दूध दही आपण असं अं आपण त्यातून protein घ्यायला पाहिजे की जे असं बाहेरून आहे तर त्यातून आपण protin न घेता घरातले घराच्या घरी जर आपण केलं तर ते खूप चांगलं ये तर अं असंच आपण घरचं protein ते use करायला पाहिजे आणि health ची आपण काळजी घ्यायला पाहिजे health मध्ये पण भरपूर आहे की अं काय काय गोष्टी आपण आति प्रमाणात करतो तर आपण जास्त प्रमाणात काही गोष्टी करायला नी पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं या विषयी अह हो मला पण तेच वाटतं कि आपण जास्त नाय केलं पाहिजे आणि control मध्ये या गोष्टीचा वापर केला पाहिजे अह तसंच खूप लोकं अह आपण बघतो की खूप ladies वैगरे पण आता gym वगैरे करतात तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण ते चांगलं ये कारण की अं ladies जास्त करून अह म्हणजे अह वजन पण वाढ वाढत म्हणजेच त्यांचा स्थूलपणा पण कमी होतो आणि ladies च अं जास्त प्रमाणामध्ये जे पण वजन वाढलेलं आसन किंवा त्यांना जो पण त्रास आसन तो पण त्यातून जात

आह खूप म्हणजे सगळेच जण म्हणतात की घरात आपण जेवढं पण फिरतो ते वेगळं आणि आपण बाहेर फिरायला जाणं वेगळं यात खूप मोठा फरक ये अह कारण की घरात फिरणे आणि आपण तो व्यायाम नाय होत कारण की आपलं त्याच्याकडे लक्ष्य नसत आपण ते फक्त काम म्हणून करतो त्यामुळे त्याचा एवढा फायदा आपल्याला होत नाई आणि त्यातून आपल्याला त्याच काही benefit होत नाई अह ठिके mam thank you आपण या वर उद्या बोलू ok mam thank you

हे काय आहे तुमच्या राज्यात काय नाही आता ते खंड्या भाऊ म्हणत होते म्हणे सचिन भाऊ आहे कुठे काय आहे काय नाही

हो का आणि काय करते करण्यासाठी आणि आम्हाला काय आहे खंड्या भाऊ म्हणत होते भाऊ का भेटायला तयार नाही काय नाही त्यातनं याचा फोन

प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ हा हा हो ना प्रदीप भाऊ म्हणत होते म्हणे भाऊ काय येडा आहे का रे इलेक्शनला येतच नाही आमच्याकड येतो ना उद्या

पुढं उभा राहून पहा ना भाऊ

आह हा काय भाऊ योग्य काम आहे ना आता संपला म्हणे खेळ तुमचा काय हे हो का मग काय करणार भाऊ बरोबर आहे भाऊ काय करतो आता

कुठं इथल्या इथे शोरूम वर कार घ्यायची होती हा हो का घेतली का? अरे पाव दमला होता पोरगं म्हणे पप्पा म्हणते आपल्याला ओपन टफची गाडी लागते अरे म्हटलं भाऊ थांब थोडं हो का

कसं काय भाऊ लोन ला दाखवलं तर आपलं हे नाही सगळं हे करावं लागतं आपलं सगळ हे ब्लॅक मध्ये आहे ना थोडं काहीतरी लोन दाखव हो का हो हो बरोबर आहे काही ना काही दाखवावे लागेल ना असं थोडी आहे तो तर प्रॉब्लेम येऊ लागला हो का हा कोणती गाडी चांगली आहे समजा आपण गाडी घेऊ तर अह भाऊ ती चार अंड्या वाली नाही का ती ऑडी मग अह हलकी पाहिजे आपल्याला ओपन वाली मग महिंद्राची घ्या भाऊ ती ओपन वाली ओपनच पाहिजे म्हणल्यावर घ्यायला असं काय नाही जी पण घ्याल ती पण त्याच्यानंतर ते हे नाही व्हायला पाहिजे एखाद्या वेळेस काय झालं बिल तर काय घोळ होऊन जाईल सगळा हा भाऊ ते पण एक आहे हे तुमचा भाऊ बिन बरोबर नाही ना हो

अबे किती वेळा सतीश भाऊ ला समजून सांगितलं म्हणलं सतीश भाऊ असं नका करत जाऊ म्हणलं कुठेतरी जाता म्हटलं तुम्ही निघून जातो तो चांगलं बी जात नाही ना तू

काही ना काहीतरी रिकाम काम करेल आणि चालला जाईल तिकडं हा म्हणजे ते पहिल्यापासून ते आदत च आहे ना मग सांगावं लागतं की भाऊ काय कराव तू मोठा आहे की मी मोठा आहे आह एक अरे मग बरोबर आहे ना सचिन भाऊ तुम्ही या तुम्ही जेवढं किती पण त्याला समजावून सांगा तो ऐकायला तयार नाही म्हटल्यावर तर घरचे काय म्हणतील मग तुमच्या त्याला काही बोलत नाही का

तो असा हे करतो मग काय करणार आहे आपण मग काय झालं होतं म्हणे माग एकदा ते मागे जीव द्यायला गेला होता म्हणे अरे भाऊ कार घेऊन गेला होता एकदम आत मध्ये आता म्हणे मरूनच जातो म्हणे वरून गेला आणि

तेव्हा ते वाईट झालं त्याच्यामुळे त्याच्यात अडकली नाही तर संपला असता खेळ त्याचा

वाचल्यावर ते जाऊया म्हटलं कार ते काही कार बीर काही घ्यायचंच नाही म्हणलं ते लय हे झाले होते अरे काय रे बाप तुमच्या माग काय साडेसाती लागली रे भो याची लागू दे ना अरे पण त्याचं लग्न झालेला आहे लेकरं बाळ आहे त्याला बायको आहे एवढे भारी अरे त्याची बायको गव्हर्मेंट सर्व्हंट आहे म्हणे हो ना त्याच्यामुळे तर त्याला दुसरं काही हे वाटत नाही त्याला बघ काय नर्स आहे ना वाटतं त्याची बायको दवाखान्यात हो ना माझं शिक्षण चालू होतं ना ते लव्ह मॅरेज आहे ना त्याचं

अरे बापरे ते अलग होत का आह

कृषी विभाग मध्ये ते हे नाही राहत का ते प्रत्येक क्षेत्र धान्य भिन्न भरण्यासाठी राशन नाही राहत त्याचा अधिकारी हा हा हा हा हा हम्म बाबा आणि याला तर मागं किती वेळा जॉब ऑफर आलं होतं ते ही पद्धत हे असणारे हा असं रिकामी चाळे करतो ना

नंबर लॉक फोडले त्याला माहिती आहे का

काय रे भाऊ अरे चांगला मस्त जॉब करायचा दिला सोडून आणि हिकडं तिकडं हिकडं तिकडं हा भाऊ आणि इस्माईल भाऊ त्याला काही सांगत नाही का समजून